समोर डॉनतील से काफी फ़िल्टर आहे। समोर समोर एक ट्रे आह--

आजू बाजू ला इमारती आाहे।

द्रश्य मैड अपलल ला अशी पहला मिलते की समूर एक इमारत आाहे।

क्यावर पुर आाहे बाजूला ए--